हे जे चित्र आहे ते चित्र मला एका पी_व्ही_आर सिनेमाच्या अह एंट्रन्स भाग जिथे असतो तिथले हे चित्र दिसताहे आणि मोठ्या अक्षरांमध्ये पी_व्ही_आर हे लिहलेले आहे.

गवर्नमेंट ची हे व्हेहिकल आहे ज्याचा नंबर आहे के ए फाय सेव्हन एफ थ्री फाय नाइन फोर।

अह स्टेट बँक जे लिहलेले आहे ते निळ्या रंगामध्ये आणि खाली पांढर्‍या रंगाची लाइन त्यावर ओढलेली आहे.